कुल अँड ड्राय याच्यामधे दिसत आहे क्वालिटी पण छान दिसत आहे याच्या--

ह्याच्यामध्ये ऑटो पार्किंग बस पार्किंग वेगळी सायकल पार्किंग वेगळी--

आणि भक्तांना त्रास नको व्हायला आणि उत्तम प्रकारे ह्यांच्यामध्ये दर्शन करता येईल.

पार्किंग ची सुविधा वेगळ्या प्रकारे त्यानी ठेवलेली आहे.

अजिंठा वे अ वेरूळ आणि याच्या याच्या मधल्या ह्या लेणी आहेत.

औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये ह्यांच अ स्थान आहे.

भाऊच्या घराचं काम चालू आहे यांच्यामध्ये अं दहा मजली घराचं काम चालू आहे याच्यामध्ये यांनी चालू केलेलं आहे.

त्याच्यामुळे त्यांच जो घरांचे जे सदस्य त्यांना त्रास होणार नाही आणि सुविधा--

अ याच्या मधे अ पुन्हा हे डिस्ट्रिक्ट येथे अ एक समुद्र बीच असं मला दिसत आहे.

हा एक मोठा झुल आणखी त्यांनी ते त्याच्यावर बसलेली दिसून मला दिसत आहे.

रेनबो बघायला खूप साऱ्या लोकांची गर्दी झालेली आहे.

नुकतच लग्नाच्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केलेलं आहे.

खूप मोठ्या अश्या रॅडिशन ब्लू या अ हॉटेल मध्ये यांच लग्नाच आयोजन केलेल आहे.

लग्नाचा कार्यक्रम यांनी इथे आयोजन केलेल दिस--